आंबर्नेल ground ची गोष्ट सांगतंय का हो हम्म हम्म

मी ती ignore केली मी ती गोष्ट clearly ignore केली तुला समजलं नाही का हो ते आंबर्नेल ground वरती पण highlight राहुल राय का झालं होत हे आपल्याला तिथं cricket त मला घायचा होता पण तो राहुल रायनि तिथं मारून दिल त तो सगळे रॉय रॉय करायला लागले आणि मला माहिती पडून गेलं कि तिथे काई नई होत मग मी मागे घेऊन घेतला आणि मी घेऊन घेतली

पूर्ण गोष्ट तुम्ही केले विघ्नेश केले वैशिष्ट केले राहुल रॉय सुद्धा केला आणि के करून एक मुलगा होता तो मध्ये पडला तरी त्याच्या घरी का police आले ते मी बोलो ना मी एक safe side केलेली माझं काई क च वाईट झालं नई आणि दुसरे फसुन गेले बरोबर ये हे खूप च चुकीचं झालं म्हणजे sir चांगलं झालं त्याच्या घरी कोणी च नव्हतं नाही तर ते वारणा ते घरचे पण बोले असते आमच्या घरी police आलेकसा मुलगा आहे आमचा मी तेव्हा पण मध्ये येऊन hero बनून गेलो असतो कि मी बोलो असतो त्याच्या घरी याला समजत नई कोना मध्ये राहायच काय राह्यचं मी याला सांभाळेल असं तसं मी तिथे जाऊन पण credit घेऊन घेतलं असत हो पण माझ्या त्याच्या घरचे खूप च चालक आहे sir ते त्याला कळून जात कोणता मुलगा कश्या प्रमाणे बोलत आहे नाही नाही मला सगळं idea खूप चांगले आहे ठीक ये ठीक ये नमस्कार मित्रांनो! अं तुम्हाला खूप खूप म्हणजे सुप्रभात. मी आज तुमच्या समोर health या topic बद्दल काहीतरी बोलण्यासाठी इथे बोलत आहे. आणि health topic वर आपण काही discuss करूया. Discussion म्हणजे कि आपले जे आहेत, त्या काही आहे ते मांडूया. आपल्या concepts Cleare करूया कि आपण कुठे अडखळत आहोत. कुठे काय होत आहे ते आपण इथे बघूया. ठीक आहे ना? तुम्हाला मला असं म्हणजे अं मला अस वाटत आहे कि तुम्ही समजून घेणार. कि मला काय बोलायचे आहे. बर! तर health म्हणजे काय, कि आपली हालचाल आपली तब्बेत आपण म्हणजे ठीक आहो कि नाही आहो? हे म्हणजेच health होत असते. आता health वर आपण बोलायला गेलो. कि आपल्याला माहिती mental physical आणि emotional अशा तीन प्रकारच्या health असतात.

आपल्याला जसं अं physical अं म्हणजे कि आपल्याला माहिती आहे. आपण खूप जास्त exercise किंवा खूप जास्त hadrwork केलं. जसं आपल्याला माहिती आहे. कि आपण sudden practice ला start करत असतो. आणि ते जर आपण over time केल कि त्या तरीसुद्धा आपल्याला body pain हातपाय दुखत असतील आणि कं म्हणजे खूप tired tired Feel होत असते. Tired नाही. तर आपण त्या वेळेला आपण सुद्धा पडत असतो. अं म्हणजे practice च नव्हे तर आपण कोणत्याही कामाला जर खूप जास्त जर आपण आपल्या शेतीची काम करायला गेलो. आणि खूप जास्त शेतीची काम जरी झाली. एक्काचवेळेला जर एक्काच दिवशी पहिल्याच दिवशी आपण खूप जास्त केले. तर आपल्याला खूप त्रास होत असतो. आपल्याला चालायला हातपाय, डोक अशी खूपशी जे त्रास आहे ते होत असतंय. अं तर हे झाली physical health बद्दल मी तुम्हाला सागितलं. अं तर हे प्रकार असे येतात physical health मध्ये तर हे avoid करण्यासाठी कि तुम्हाला एकासोबतच पूर्ण त्रास नको व्हावा. यासाठी आपल्याला step by step अं करावे. जसं आपल्याला शेतीची काम करायला जर दोन तीन दिवस पूर्ण दिवस करण्याऐवजी एक एक दोन दोन तास करायचे आणि मग पूर्ण करायचे. तेव्हा आपल्याला जास्त त्रास होणार नाही. व तसच practice च्या वेळेला आपण पूर्ण दिवस काम न करता. पूर्ण दिवस practice खूपच

कि आता आपण बोललो emotional अं म्हणजे कि exercise बद्दल. तर असं होत असतय तर आपण Step By Step गेलो. तर आपल्याला काहीही त्रास face करावा लागणार नाही. त्याचा त्याचा आपण Proper लक्ष ठेवावा. कि आपल्याला त्रास व्हावा नको म्हणून. आता आपण जर physical health झाली त्यानंतर आपल्याला माहिती आहे. कि अं physical health हे एक फक कुत्राच्या bite नी कुत्रा जेव्हा आपल्याला चावत असतो. तो आपल्याला bite करत असतो. ते पण physical health मध्येचं include आहे. त्यामध्ये काय होत असते. जेव्हा आपल्याला कुत्रा चावत असते. तो त्या external part ला चावत असतो. अं किंवा आपण कुठे पडलोच, तर आपण कुठेही आपल्याला म्हणजे आपण खाली पडलो तर आपल्याला पायाच्या बाहेरच्या Part ला लागत असते. पण ते का होत असते. bleeding होत असते. तर त्यामुळे ती injury जी आहे ते आतमध्ये सुद्धा जात असते. आणि तो infection तो जो poison आहे. तो आत मध्ये सुद्धा फैलण्याचे chances असते. म्हणून आपण आपली खबरदारी चांगल्याप्रकारे घ्यावी. हे त आणि कुत्र्याचे bite आप ज म्हणजे कुत्र जेव्हा आपल्याला bite करत असतो तर अस म्हटल जात कि आपण rabies injection घेणे हे गरजेच आहे. नाहीतर तो poison आपल्या body ला harm करेल आणि आपण खूप काही face करू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे कि लोखंड जरी लागला जर आपल्याला TT च injection घ्याव असे आपले मोठे आपल्याला सांगत असते. माहितीच असेल तुम्हाला कि आपले मोठे आपल्याला कशाप्रकारे suggest करतात आणि आपण proper जर अं म्हणजे हे घेतला तर आपल्याला काही problem नाही होत. जर आपण कोणाचे ऐकले नाही तर आपल्यालाच भोगावे लागते. आपल्यालाच त्रास होत असतो. दुसरे कोणितर तो problem face नाही करणार. आपल्यालाच problem face कर करावा लागतो. म्हणून आपण स्वताःहूनच स्वताःची बरोबर लक्ष राखावे. अह बरोबर ध्यान द्यावे. अस आपण त्यांनी आपण आपल्या या टाळू शकतो. तुम्हाला माहितीय physical health मध्ये तुम्ही कमी exercise हळूहळू जर आपण सुरुवात करणार तर तुम्ही टाळू शकणार हो टाळू शकतो आपण. त्यानंतर आपण बोलूया mental health बद्दल mental health म्हणजेच काय? Mental health म्हणजे कि आपलं जे stress level असते. tension level असते. किंवा आपला mind जे चिडचिड करत असतो. properly work नसतो करत. या मागचा reason म्हणजे म्हणजेच काय आहे mental health म मुळ आपण mentally prepared नसतो कोणत्या गोष्टीसाठी. तेव्हाच आपल्याला हे सर्व face कराव लागत. आपल्या समोर एक छोटस उदाहरण घेत असते मी examination अं जेव्हा examination असते. तेंव्हा काय होत असते? कि आपण properly अं म्हणजे आपल्याला वाटतो कि syllabus खूप मोठा आहे. वेळ कमी आहे. तर माझी study कशी होणार? या वेळेला काय होत असते? कि आपण हा विचार करू करूनच स्वतःला depressed अं tension आणि stress मध्ये टाकत असतो. त्यामुळे काय होत असते? कि आपलं mind सुद्धा properly work नसतो करत. जो आपला Mind मध्ये ninety percent gain व्हाव तर ते त्यावेळेला twenty percent च gain होत असते. कारण आपण depressed असतो. तर त्यावेळेला आपला mind जो आहे तो properly work च नसतो करत.

कावून तर आपण आपल्या डोक्याला सांगत असतो, कि मी हे नाही करू शकत. म्हणूनच आपण कि syllabus खूप आहे. या विचाराने अभ्यास नव्हे. तर आपण जितका करू शकतो तितका करू या विचाराने अभ्यास करावा तरच आपण properly करू शकतो. त्यानंतरच मी आपल्या समोर आता दुसराच topic म्हंटल तर म्हणजे mental health शी related अं आपल्याला माहित आहे. कि आपल्या घरचे आपल्याला म्हणत असतात कि exam मध्ये तू first आला पाहिजे. first आली पाहिजे. तर अस ह्यावेळेला काय होत असते कि आपण त्याच त्याच विचारात जर असलो कि म्हणजे तेच विचार करता करता जरी अभ्यास केले. तरी तो आपण properly work आपला जो मे अं mind आहे. तो properly work नाही करत. तो mentally prepared नसते त्या गोष्टीसाठी, तर आपण मला first यायचंय ह्या विचाराने अभ्यास न करता मला best द्यायचा आहे. मी जितका करू शकते. मी जितकी करू शकते तितका करते. या विचाराने जर अभ्यास केला तर आपण आपला जो mind आहे तो आपल्याला properly work करेल. properly तो study करण्यात मदत करेल. म्हणू आपण best देण्यामागे नाही धा वढायचे तर आपण जितका होऊ शकते. तितक्या best साठी try करायचं first second च्या preparation मध्ये गेलं कि suddenly हे जे stress आपण घेतलं तर आपणच विसरू शकतो. म्हणून आपण properly करावे. त्यानंतर आपल्याला माहित आहे हे कि जर आपण कोणत्याही गोष्टीच tension घेतलं तर त्यामुळे पण mentally आपल्याला work stress पडत असतो. जसच आपल्याला माहित आहे. काही ना काही जस आपल्या family कोणाला बर नसलं किंवा काही झाल आपल्या family मध्ये तर अशा वेळेला काय होत असत. आपण त्याच गोष्टीचा विचार करत असतो आणि आपण आपल्या कोणत्याही कामात लक्ष देत नसतो.

तरी तो काम properly होणारच नाही. कारण कि त्यावेळेला काय होत असत. आपला जो mind आहे. तो पूर्ण चिडचिड होऊन जात असतो. कारण कि आपला जी body आहे. त्याला rest ची गरज असते. आपण त्याला

आणणे हे गरजेच असते. त्यानंतर आता आपल्याला माहिती आहे कि याप्रकारे आपला mental health होत असते. म्हणून आपल्याला कोणत्याही गोष्टीसाठी mentally prepared व्हाव. हे गरजेच असते. तेव्हाच अं म्हणजे mental आणि physically आपण fit राहणे हे सुद्धा गरजेचे आहे. तेंव्हाच आपण काहीतरी करू शकतो. आताच आपण येऊया Emotional health वर emotional health म्हणजेच काय? जस कि आता emotional म्हणजे प्रेम वगैरे हे पण असते. तर Emotions म्हणजे आपल्या ज्या अंतकरणाच्या feelings आहेत. जर ते आपण दाबून ठेवले. तर ते कस आपल्याच stress देते. अरे यार मी हे नाही करू शकले. ते नाही. फक्त ते love सोबतच नाही, तर आपली काही काहीकाही इच्छा सुद्धा असतात. ते feeling सुद्धा ते सुद्धा आपले emotions च असतात. तर ते आपण कोणाच्या हि समोर न मांडता. आपण अं असेच त्यांना म्हणजे आपण स्वतःच्याच मनाने करत असतो. तर तशा वेळेला सुद्धा आपल्याला problem होत असतील. म्हणून आपण proper लक्ष द्यावे. आणि आपल्याला माहिती आहे कि अं अं जर आपण अं म्हणजे प्रेम मधेच जर emotional health describe करायला गेलो. तर माहित अस होत असत कि म्हणजे अं एक पोऱ्याला किंवा पोरीला कधी त्रास होत असतो. कधी ते emotional health चा याच्यावर होत असेल त्यांना. तर माहितय जेव्हा त्यांची जी love story आहे ती break up वर यायचं असेल. किंवा त्यांच्या मध्ये काही भांडण होत असेल तर त्या वेळेला ते काहीही न विचार करता ते unreasonable विचार करत असतात. आणि त्यावेळेला त्यांच्या mind वर bad effect पडत असतो. आणि त्यामुळेच mental health असा हा disease होत असतो. mental health अं mental health जे आहे ते आपल्या mental नाही. sorry जे emotional health आहे. ते आपल्या health वर खूप अह bad प्रकारे करत असते. याचा आणि जर आपण आपल्याला totally fit and fine राहायचे आहे. तर आपल्याला physical mental and emotional या तिन्ही health ला proper balance मध्ये ठेवाय लागेल. तेंव्हाच आपण properly अं आपली body work करणार आणि आपल आपण सुद्धा properly राहणार. जर एक जरी proper नसेल तर आपल्याला माहिती आहेच. कि आपण काहीही proper नसतो करत. जे करायचे त्या कामचे उलटेच भलतेच होऊन जातात. म्हणून आपण properly आपली exercise proper way ने सर्व काही कराव. तेव्हाच कुठे ते सर्व चांगले होईल. नाहीतर काही न काही उलट पालट

तब्ब्यतिच्या वेळीच अस आपल्याला वाटत असत, म्हणून आपण आपली बरोबर अं राखा करावी कारण health is wealth अस म्हंटल गेलं आहे. कावून अस म्हंटलेले गेले आहे कि health is wealth कारण कि जो आपली अह जे तब्येत आहे. जे आपली अं जे हे आहे ते आपली काय आहे. आपल धनच तर आहे ना.

या या प्रकारे त्या प्रकारे पण आपली health च चांगली नाही राहणार. आपण तर ते धन कमवून सुद्धा काय फायदा आहे का आपल्याला obviously नाही. म्हणूनच आपण आपल्या health वर लक्ष द्याव. proper focus करावा. तेव्हा जाऊनच कुठेतरी आपण बरोबर राहु. म्हणून health is wealth अस हे म्हंटलेल आहे. आणि दुसरच म्हंटल आहे कि अं an apple a day keeps the doctor away म्हणजेच कि आपण अं एक दिवशी एक apple खाल्ला तर आपल्याला असे म्हंटले जात. अं तरी जातात घरी कि fruits जे आहेत ते आपल्या health साठी खूप healthy असतात. आपल्याला कारण त्यामधून vitamin calcium अं आपल्याला अस अह म्हणजे खूप काही अस मिळत असत fruits मधून आणि म्हणूनच आपण आपल्या health वर proper focus करावे. आणि health वर लक्ष देऊ. तेव्हा कस properly होणार. नाहीतर आपल्या बरोबर काहीच नाही होणार. म्हणून आपण आपल्या health वर focus करणे हे गरजेचे आहे. तेव्हाच जाऊन सर्व बरोबर होतील. नाहीतर काहीही बरोबर होणार नाही. म्हणूनच an apple an apple च नाहीतर सर्वच प्रकारचे fruits जसे grapes dry fruits हे सर्व आपल्या health साठी खूप fit and fine असते. तर आपण जितके fruits junk food avoid करून आपण जर जर fruits चा सेवन करत असेल. तर ते आपल्या health साठी खूपच छान आहे. तर आपल्याला खुपश्या पासून दूर करायला सूद्धा मदत करीत असते. म्हणून आपण proper सेवन करावे. आणि जे आहेत. त्यापासून दूर रहावे आणि fit आणि fine रहावे नेहमी. हेच मला म्हणायचे आहे. आणि अशाप्रकारे मी तुम्हाला आता health वर काही information सांगितली. किंवा माझ्याजवळ जे basic ideas होते. ते मी मांडल्या. तुम्हाला कशी हे लागली? काय लागलं? ते तर तुम्हालाच माहिती. मी तर काही सांगूच नाही शकणार. obviously नाही. तर ते आता तुम्ही ठरवून घ्या. कि तुम्हाला काय वाटल? कस वाटल? ते मी तुमचे खूप आभार मानते. कि तुम्ही मला बोलायचा chance दिला. आणि माझ्या गोष्टी ऐकल्या. धन्यवाद! आता घरीच बसा मुलांनी mobile बाळगू नये असे ज्या शाळेत सांगितले जात होते ती शाळा mobile वर सुरू झाली कोरोना ने अवघे जग बदलून

अनेक वीजची दखल पूर्वीपेक्षा तिप्पट लोक घेऊ लागले आमची स्पर्धा झोपेशी आहे असे ज्या नेटफ्लिक्सचे CEO म्हणाले ते नेटफ्लिक्स या स्पर्धेत जिंकू लागले आणि पहाट झाली तरी लोक OTT वर रमू लागले कोरोनानीच रस्ते सुनसान आणि जग digital झाले work from home हा शब्दप्रयोग IT company साठी अगदी सवलीचा झाला मात्र एवढे दिवस घरून काम करणाऱ्या या मंडळींना आता तुम्ही कायमस्वरूपी घरीच रहा असा अचानक निरोप आल्याने जगभर खळबळ उडाली आहे कोरोनाच्या काळात ज्या Tech कंपन्या प्रचंड विस्तारल्या त्या संकटात सापडल्या आहेत त्या सकट काम म्हणून एकेक company नोकर कपात करू लागली आहे त्यामुळे अनेकांचे भविष्य अंधारात बुडून गेले आहे एकीकडे जगभर आर्थिक पेच प्रसंग गंभीर झाले च्या पार्श्वभूमीवर ट्विटर फेसबुक यांनी जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली. मागोमाग ऍमेझॉन च्या सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे डिस्नी lift type snap आणि इतर tech COMPANY न्या ही अलीकडच्या काळात कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. अन्य काही COMPANY न्या कपातीच्या तयारीत आहेत. सोंठ क्लोस्टोफर नावाचा लघुपट कोरोना कालावधीत आला होता

अनेकांना कोरोनाची बाधा झाली काही जण आपल्यातून निघून गेले खूप जणांचे रोजगार गेले असंघटित क्षेत्रातील कित्येक जण बघर झाले तरी जग ह्या संकटावर मात करून करून पुढे झेपावले पण पुढचे जग हे वाटते तेवढे सोपे नाही हे वारंवार जाणवते आहे Tech कंपन्या अडचणीत येणे आणि भयंकर मोठ्या नोकर नोकरकपातीत जगाला सामोरं जावे लागले ही म्हणूनच काळजीची बातमी रोजगार हे नव्या जगा पुढचे सगळ्यात मोठे आव्हान आहे जगात सगळीकडे रोजगाराची समस्या आ असून उभी आहे लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार नाहीत आणि आहेत ते रोजगार ही कायमस्वरूपी नाहीत फेसबुक च्या मेटा company ने मेटाकुटेला येऊन नोकर कपात केली त्यानंतर company चे CEO मार्क झुकरबर्ग म्हणाले कोविडच्या सुरवातीस जग वेगाने online झाले ecommerce च्या वाढी मुळे उत्पन्न उत्पन्नात मोठी वाढ झाली

पण तो चुकला उदयोगाचं अर्थकारण अर्थकारणच बदलणारं प्रवृत्त आणि अनिश्चितपणे अनिश्चित्ते मुळे संपूर्ण तंत्रज्ञान उद्योगात मोठी घसरण झाली आहे एलन मस्क यांनी ट्विटर company विकत घेतल्या नंतर लागेचचं ट्विटरच्या कर्मचाऱ्यांचा संकेत

इतके दिवस घरून काम केले आता घरीच बसा असे थेट सांगणारे email कर्मचाऱ्यांना येत होते भारताचे मोठे मनुष्यबळ माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करते

नवे तंत्रज्ञान हे ही या कपातीचे कारण आहे कामासाठी माणसांवरचे अवलंबित्व कमी होत चालले आहे तसेच होत राहिले तर जगाच्या अवाढव्य लोकसंख्येने काय करायचे? एकीकडे जगाची लोकसंख्या आठ अब्ज झाल्याची बातमी उमटत असताना कामासाठी माणसांची गरज नसणारे तंत्रज्ञान सर्व व्यापी होऊ लागले

ही घटना कुपवाडा जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शुक्रवारी घडली हिम सखल हिम सकलन झालेल्या ठिकाणी शोध मोहिमेचे शोध मोहिमेत तीन जवानांचे मृतदेह हाती लागले आहेत छपन्न RR फलटणीतील या जवानांची नावे व अन्य तपशील

राज्यात शुक्रवारी किमान तापमान घसरले असून या हंगामातील निसंखी तापमान जळगाव येथे दहा point तीन अंश celsius इतके नोंदवण्यात आले त्यानंतर सर्वात कमी तापमान नाशिक व पुण्यात आखरा point दोन अंश celsius तापमान नोंदविण्यात आले याचा प्रभाव आणखी शनिवारीही कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाणे वार्तावाला आहे वर्तवला आहे त्यानंतर पुढील चार ते पाच दिवस किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे

यांनी दिली ते म्हणाले गेल्या काही दिवसांपासून दिवस व रात्री स्वच्छ आकाश आहे थंड वाऱ्यामुळे जमिनीचे तापमान रात्री कमी होत आहे तसेच कमान तापमानात ही सरासरी पेक्षा घेत झाली आहे परिणामात थंडी वाढली आहे शनिवारी ही थंडीचा पराभव sorry प्रभाव कायम राहील महाराष्ट्रातील नद्या, पर्वत आणि इतर स्थळांचा रामायण, महाभारत इत्त्यादी प्राचीन ग्रंथा मध्ये वर्णीत आढळतो. परंतु विश्वसनीय ऐतिहासिक साधने वापरून लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास जरासा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवहन, वाकाटक चालुक्य, राष्ट्रकुट, देवगरीचे यादव अल्लाह उद्दीन खिल्जी, मोहोम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते. प्राचीन काळ महाराष्ट्राला ऋग्वेदा मध्ये राष्ट्र या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात राष्ट्र आणि नंतर महाराष्ट्र या नावाने ओळखले जाऊ लागले. संघ व इतर प्रवास्यांच्या नोंदीवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील महाराष्ट्री

ते चूक आहे. कारण महार शब्दाचा उल्लेख बाराव्या शतका आधी कोणत्याच साधनात सापडत नाही. महाराष्ट्र शब्दाची खोड महा राष्ट्र असा होतो महार रक्त हे महाराष्ट्राचे स्वकृत नाव आहे. प्राकृत भाषेत रक्त म्हणजे राष्ट्र होय. काहींच्या मते हे नाव महा कांतारा महान वनी दंडकारण्य या शब्दाचा अपभ्रंश आहे. महा राखीने आणि महा रथिक शब्द प्रयोग नाणे घाट झालेला आहे महा रक्त हा शब्द नऊ राज्यासाठी वापरलेला आहे. त्याची खोड महा रक्त महा plus रक्त म्हणून मराठे हे महाराष्ट्राचे रहिवाशी आहेत. मध्य पाषाण कालामध्ये म्हणजे इसविसन पूर्व चार हजार मध्ये धान्याची लागवड तापी नदीच्या खोऱ्यात सुरु झाली. महाराष्ट्रातील इथे जे पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष प्रथमतः सापडले ते इसवि सन पूर्ण पूर्व पंधराअह पंधराशे या संस्कृतीचे नाव त्या गावाच्या नावावरून ठेवले आहे. त्या काळात मुख्यतः रंगवलेली व तांब्या पासून बनवलेली भांडी आणि शस्त्रे सापडली. तेथील लोक कोकण वगळता सर्व महाराष्ट्रात पसरली. तेथील लोकं मुख्यतः शेती, पशुपालन, शिकार व मासेमारीवर आधारलेली होती. ते विविध मोठी, चौकोनी व माती पासून बनवलेली असतं. व कानगीत धन्य साठवत असत. स्वयपाक दोन कोणी चूल, चुलेवर घरात केला जाई व बाहेर झाडावर प्राण्यांचे मास महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापरामुळे तिसर्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडा बद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात दंडकारण्य म्हणून ओळखले जात असे. कालांतराने महाराष्ट्र अशोक या बौद्ध राजाच्या मगध साम्राज्याचा एक भाग झाला. सोपारा हे बंदर मुंबई च्या उत्तरेत असून आज

पोटेमिया व या ठिकाणी व्यापार होत असे. मौर्यसाम्राज्याच्या विघटनानंतर सातवहन यांनी

महाराष्ट्री भाषा जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली. सातवहनांची राजभाषा होती. इसविसन अठ्याहत्तर मध्ये गौतमीपुत्र सुतकर्णी हा महाराष्ट्राचा राज्यकर्ता होता. त्यानेच सुरु केलेला आज ही चालू आहे. महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळात मौर्य साम्राज्याचा हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने जेव्हा भरभराटीचा व्यापार आणि बौद्ध धर्माचा विकास पहिला पण मौर्य राज्याच्या राष्ट्राबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्याची सत्ता प्रस्थापित होऊ लागली. सातवहन साम्राज्याचा काळ सातवहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इसवी सन पूर्व साधारणतः दोनशे वीस ते इसवी सन पूर्व दोनशे पंचवीस पर्यंत मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत आहेत. अथवा ही त्यांची राजधानी आणि सातवहन हा या घरण्याचा मूळ पुरुष. महारा

सातव्या शतकातील हाल राज्याने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथा सप्त शती हे काव्य ही सातवहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदुंचा शैल्या वंश सातवाहन यांनीच सुरु केला. वाकाटक राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वा खाली आणला होता. वाकाटक राजाश्रयामुळे काळात महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली. अजून त्याची सोळा, सातारा, एकोणवीस या क्रमांकाची ही

सुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महेश पती ही त्यांची राजधानी होती. वाकाटकांचे महत्वाचे राज घराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इसवी सन पाचशे पन्नास ते सातशे साठ आणि इसवी सन नऊशे सत्तेचाळीस ते अकराशे ऐंशी या दोन कालखंडात होता. जय सिंह हा या या घराण्याचा संस्थापक आणि बगारी ही त्यांची राजधानी तो महाराष्ट्रीकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंद धर्माचे अभिमानी होते. त्यांनी मंदिरे बांधण्याचे कामी कामगिरी केली होती व राष्ट्र पित्यांचा काळ वाकाटकांच्या राज्यात नगर झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. बरोबर या राष्ट्रखोत राजाने इसवीसन पाचशे त्रेपन्न च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि जिल्ह्यातील म्हणजेच मालखेड आपली राजधानी बनवली. पुण्यात तरुणांचे revparty आढळली. देशातील तरुणा तरूणांचाही तरुणांनी revparty च्या वेथात सापडली अशी बातमी टीव्ही वर पहिली तेव्हा क्षणभर डोके सून झाल्या सारखे झाले, त्याच क्षणी मनात विचार अला की मध्यम वर्गीय आणि श्रीमंत व उच्चगुरु वर्ग यांच्यातील मग ती विचारांची असो त्यांच्या कामाच्या पद्धतीचे त्यात मध्यम वर्गाच्या बाबतीत ही दरी जमीन आस्मानाचे तफावत दर्शवते. ही तफावत प्रत्यक्षात ही असलेली अस दिसून येते परंतु त्या दरीत संस्कृतीत संस्कारमय मध्यमवर्ग अग्रेसर ठरतो परंतु आज मात्र असे काहीच ठरले ले दिसत नाही कारण आजच्या युगात श्रीमंत यू लोकांचा वर्ग आणि मध्यम वर्गीय लोकांचा वर्ग त्यात यात फरक राहिलेला नाही. आजच्या घडीला कोण कुठलीही व्यक्ति कश्या प्रकारे वागेल याचा अंदाज लागत नाही काही वेळेस काही माणसे वरून साधी सरळ वाटतात पण प्रयक्षात ती तशी तशी वागता अं वागताना दिसून येत नाही, सगळीच माणसे तशी वागत नाहीत असत असत नाहीत तसेच सगळीच माणस सन नाहीत रोजच्या घडणाऱ्या घटनांतून येते हेच revparty तून घडून आली. मध्यंतरीच्या काळात पुनर्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात अश्या rev पार्ट्या घडून आलेल्या आहेत. यात या सर्वांमध्ये एकच गोष्ट आढळून आली ती म्हणजे संस्कारांचा अभाव सांगितलं समान मुलांकडे लक्ष न देणे त्यांच्या वर्तणूककडे दुर्लक्ष करणे, ते बाहेर काय करतात, काय नाही करत बारकायाने न पाहणे हात ला लालसायातून सूड बुद्धीने वागणे गोष गोष्टिही करणी गोष्टिही कारणीभूत ठरलेल्या दिसून येतात या अश्या मुलांवर संस्कार तर होत नाहीत पण त्यांच्या करतूत वर लक्ष असत नाही तित जिथे त्यांच्या आईवडलांवर त्यांच्या लाहानपनी

संगतीचा पारी परिणाम. आयुष्याला वेगळी देणारा ठरतो पण rave पार्ट्या करणाऱ्या मुलामुलींना संगत संस्कार या गोष्टी मूर्खपणाच्या बावळटपणाच्या वाटतात कारण त्या गोष्टी त्यांना कधीच सांगितल्या गेलेल्या नसतात त्यांना फक्त पैसा कसा अढळायचा विल्हेवाट काशी लावायची आयुष्य हे मौजमे मौजमय साठीच अस आहे एवढंच शिकवल जात जातो ते नाही ते हे घरी घडणाऱ्या प्रकर् प्रसंगातून कार्यक्रमाच्या माध्यमातून घरी सतत पार्ट्या केल्या जातात यात पैश्यांचे उधलपट्टीच असते हे प्रत्यक्षित शिकवले जाते व त्याच परिणाम rev पार्ट्या घडतात घडताना दिसून येतात आईवडलांनी pocket money दिलेला असतो खिसा या pocketmoney ने गच् भरल भरगच्च असतो तार आपन काहीही केले तरी आपल्याला आपल्यामागे कोण येणार येणार त्यांना काय कळणार आपण काय करतोय ते अश् अश्याच

असे आमल्लि पदार्थाचे फुकटी powder नॉले नोटेत घेऊन